फोटो मध्ये लहान मुलांचे खेळण्याचं एक ग्राऊंड दिसत आहे. त्याच्यामध्ये खूप सगळ्या वस्तू आहेत ज्या लहान मुलांसाठी आहेत अह खेळणी लहान मुलांची त्यानंतर काही झाडं आहेत जी हिरवं अह खूप म- छान असे हिरवळ आहेत त्यानंतर एक इंद्रधनुष्य ही पडलेल दिसत आहे.